हम्म गट्टू लावलेला रोड आहे रो

सर्वेक्षण दोन हजार बावीसला सर्वेक्षण झालेला असे लिहिलेला आहे तिथे भिं--

उम्म रॅक लावलाय त्या रॅकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचे डब्बे--

दिसत आहे चांगले मोठे जिल्हा परिषदचे म्हणा किंवा--

आपले तिथे येण्या जाण्यासाठी रोड आहे.

हे पालक उभे आहेत आपल्या मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी आले असतील किंवा घेण्याकरता आले असतील.

आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतं आहे.

आ ह आह हॉस्पिटलचा एक रूम दिसत आहे त्याच्यामध्ये--

हा त्यांच्या ते मशिनी वगैरे साठी एक रॅक आहे.

मोठ ऊंच एक झाड दिसत आहे .

आह इथे चांगल्या प्रकारचा नाष्टा पाणी मिळत असेल असं वाट--

अ शाळेत येणारे मूलं इथं दिसत आहेत .

हा एक गार्डनचा चित्र आहे बसण्याकरता तिथं खुर्च्या लावलेल्या आहेत.

गार्डन मध्ये पूर्ण असा हिरवा गवत बिछावलेला आहे.

गाडीजवळ कोणीच उभा नाहीए आजूबाजूला एक दोन गाड्या दिसत आहेत.

ताशपत्ती खेळत आहेत अशा प्रकारचा चित्र दिसत आहे .

किंवा एखादा मोठा नेता आला असा असा वाटतंय .

हा चित्र शाळेतील वर्गखोलीचा आहे ज्या ठिकाणी पाच मुलं--

इथ प्रत्येक प्रकारचे चॉकलेट मिळत असेल वेगवेगळे प्रकारचे इथे पॉकेट तयार करून ठेवलेले आहेत.

सुंदर सुंदर फुलांची झाडं आहेत त्यांना पाणी--

अ घरा समोर-समोर जात आहे डी_जे ला खूप भोंगे लावलेले आहेत आणि डी_जे खूप सजलेला आहे.

आजुबाजु लोकांची खूप गर्दी आहे अ मेन रोड आहे शहरातून वरात जात आहे.

शाळेचा परिसर दिसायला खूप सुंदर आहे .

मौजे ते घेणारं घेतांना कोणी दिसत नाही.

म्हणूनच तिथे केक लावलेला आहे केक खूप सजवलेला आहे.

हा गार्डनचा चि आह गार्डन आहे या ठिकाणी पती पत्नी आहेत.